किवा दहावी बारावी चे बोर्डचे अ आशेल हे सगळे क्लासेस इथे घेतले जातात फाउंडेशनचे क्लासेस असतील ते इथे घेतले जातात.

तो कडा अजून ही तसाच आहे कुठे ही तेची झीज झालेली दिसत नाहीये आणि बाहेर च्या बाजूला काही आ मित्र मंडळी थांबलेले दिसत आहेत गप्पा मारत रिक्ष्या जाताना दिसतय तर काही येताना दिसतो.

माजिद मधलं फोटो आहे अ पिस्ता रंगाची हि माजिद दिसतंय तिथे काय जाळ्या दिसताय मोठ्ठ मोट्या खिडक्यांच्या ऐवजी तिथे छोटे छोटे जाळ्या आहेत खिडकी अ खिडकींना हिरव रंगाच तिथे अह एक अह एक दद्वज पण दिसतोय.